चंकी पांडे यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बासठ रोजी बॉम्बे भारत इथे एका नॉन फिल्मी कुटुंबात झाला अं चंकीचे खरं नाव सुयेश शरद पांडे आहे पण त्याच्या चंद्रकांत पांडे या नावानेही ओळखले जाते अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित अभिनेय तेजा या चित्रपटातील छोटा भूमिकेत भूमिके ने तो प्रसिद्ध झाला डॅनी डेंझोनगपा यांचे काय होणार होय डॅनी डॅनी सिक्कीमचे राजकुमारी गवा डेंझोगोपा आणि याच्या मुल गावी गंगोटोकच्या दिवंगत याच्याशी लग्न केलं आहे सध्या ते मुंबईतील जुहू येथे राहतात ते नेपाली लोक संगीत तज्ञ आहे मला नेपाली बासुरी ऐकायला खूप आवडते आणि कदाचित साकारात पात्राबद्दल आधीच निवडले गेले आहे बारती सफारी काय असेल त्या शहरात आणि महिन्यात कौटुंबिक मित्र आमिर खान यांचे एकाएक जन्मलेला जर्सी सफारी जन्म नऊ मार्च एकोणीशे सत्त्यान्न्व मुंबई भारत हा हिंदू वंशाचा भारतीय बाळ चित्रपट अभिनेता आहे कि बॉलीवूड चित्रपटामध्ये काम करत आहे दोन हजार सातच्या चित्रपटातील मुलाचं त्याच्या प्रशांषीत चित्रपटासाठी तो प्रसिद्ध आहे

करण्यासाठी भारतात प्रसिद्ध घरातील घराघरात नाव आहे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि एकोणीशे नवव्यान्व एकोणीशे नवद एकोणीशे ब्याण्णव मध्ये स्मरणीय भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत धर्मेंद्र यांचे काय होणार सॉरी

एकोणीशे साठ एकोणीशे अडुसष्ठ मध्ये महिला नेतृत्वाखाली चित्रपट फॅब्रिकल मध्ये रोमँटिक नायक आणि एकोणीशे अडुसष्ठ ते एकोणीशे एकोणसत्तरआणि एकोणीशे एकाहत्तर ते

दीपिका पादुकोणचे काय होणार दीपिका पादुकोण जन्म पाच जनवरी एकोणीशे सह्यांशी कोपन हेगंन डेन्मार्क येथे एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पादुकोण यांची ती मुलगी आहे त्यांची मातृभाषा काँकनी आहे दीपिकाला अनिशा नावाची धाकटी बहीण आहे डिंपल कपाडिया चे काय होणार हम्म अं त्या जन्म आठ जून एकोणीशे सत्तावन्न रोजी गुजरात भाष्य कुटुंबात झाला त्या आणि बेट्टी यांची मुलगी डिंपल यांची धाकटी बहीण पंधरा ऑगस्ट रोजी जन्मली तिचा मुलगा ऋषी सोबत एकोणीशे त्र्याहत्तर च्या हिट चित्रपट बॉबी साठी राज कपूर ने तिला साइन केले होते ऋषी आणि तो चित्रपटात दाखवण्यात आला आहे देवानंद यांचे काय होणार भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात लाडका करिष्मा आणि खुशल अभिनेत्या पैकी एक तसेच सर्वात कल्पनाशिल आणि दूरदर्शी दिग्दर्शकापैकी एक

दीप्ती नवल काय होणार दीप्ती नवल एक भारतीय चित्रपट अभिनेता दिग्दर्शक लेखक चित्रपट आणि छायाचित्रकार आहे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व औद्योगिक सिनेमात तिचे मोठे योगदान भारतातील महिलांचे बदलची भूमिका संवेदशील आणि जवळच्या पात्रासाठी टीकात्मक प्रशंसा मिळवण्यावर भर दिला जातो दिलीप कुमार यांचे काय होणार एकोणीशे बावीस ते दोन हजार एकवीस हा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनय दील दी निदेर्शका म्हणून ओळखला जातो त्यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीशे बावीस बावीस रोजी खिसा खवानी बाजार पेशावर ब्रिटिश भारत आता पाकिस्तान येथे झाला मोहम्मद युसूफ खान हे त्यांच्या रंगमंचाच्या नावाने दिलीप कुमार म्हणून ओळखले जातात काय होणार फारुख शेख फारुख शेख हे भारतीय अभिनेते स्वरूप कार्य आणि दूरदर्शक प्रस्तुतकरता होते एकोणीशे सत्याहत्तर ते एकोणीशे एकोणऐंशी एकोणनव्वद या काळाचे हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आणि त्यानंतर चित्रपटामध्ये काम करण्यात यशस्वी झाले पॅरेलेल सिनेमा किंवा न्यू इंडियन सिनेमात त्यांचे मोठे योगदान होते ते टेलिव्हिजन वरील मालिका आणि कार्यक्रमामध्ये दिसत आले फरहान अख्तर होणार

भारतीय चित्रपट लेखक आणि कवी जावेद अख्तर आणि लेखिका दिग्दर्शिका हनी इराणी यांच्या पोटे जन्मलेला फरहान अशा वातावरणात वाढलंय जिथे फिरोझ खान होणार हम्म फिरोज यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीशे एकोणचाळीस रोजी बंगूर येथे पठाण वडील सादिक आणि इराणी आई फातिमा यांच्या पोटी झाला त्याला अब्बास उर्फ संजय अकबर आणि समीर असे तीन भाऊ आहेत संजय आणि अकबर दोघेही स्वतः एक अभिनेता असला तरी समीर चित्रपट निर्माता आहे आणि त्याच्या गोल्डन फॉर्म फॉर्म मध्ये मदत करतो फरीदा यांचे काय होणार फरीदा जलाल यांना एकोणीशे साठ मध्ये फिल्मफेरेच्या युनायटेड प्रोड्युसर टॅलेंट हंटेड शोधून एकोणीशे सदुसष्ट मध्ये राजश्री प्रोडक्शनच्या तकदीर मधून त्यांनी किशोर वयात चित्रपट सृष्टीत पदार्पण केले मग तो दोनशे हून अधिक चित्रपटांमध्ये दिसले आहेत मग ते त्या एक पात्र अभिनेत्री म्हणून परंतु त्यापैकी काही चित्रपटामध्ये तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे गुरुदत्त काय असतील त्यांच्या काळाचा पुढचा माणूस म्हणून ओळखले जाणारे गुरुदत्त हे व्यवसाय भारतीय सिनेमाचे एक महान प्रतीक होते त्याने दहापेक्षा कमी चित्रपट केले असले तरी सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्याची क्षमता त्यांच्यात आहे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

आणि याचं सगळ्या गोष्टी मंग, आपल्याला अं खूप मदत करतात. Thank you.

hellogood morning माऊली.

मी मस्त, तू कसा आहेस. एकदम मी पण मस्त काय सुरु आहे मग काय plan चालू आहे तुमचे

get together म्हणजे शाळेचा कि high school चा. अह high school एकोणीशे नव्व्याणव दोन हजार batch दोन हजार okay झाली का planning मग सगळे call केले का सगळ्यांना.

अच्छा, म्हणजे एकोणतीस जानेवारीला का?

okay मग शाळेत घेणार आहे का बाहेर hotel ला वगैरे कुठ? अह शाळेतच घेयचं चाललेलं आहे okay म्हणजे सगळे विद्यार्थी येणार आहेत का?

okay आणि तुमच्या शिक्षक staff च काय? शिक्षक staff मध्ये आमच्या batch च्या वेळेस जे शिक्षक होते बऱ्यापैकी त्याच्यातले शिक्षक आता नाहीयेत. retired झालेत, कोणी बाहेर गावी गेलेत. मग, जेवढी भेटतील तेवढी येतील बर बर अं आणि कोणाची Idea होती हि म्हणजे हे येवढा वर्षा नंतर पहिलच आहे का हे get together तुमचं? नाही आता हे दुसरं आहे get together गेल्या वर्षी पहिलं झाल आमचं झाल आमचं get together अच्छा, म्हणजे काय तुम्ही दरवर्षी करताय कि काय आता? ठरवलय एवढ्या बावीस वर्ष्यानंतर सगळे भेटलेत एकमेकांना कोरोनामुळे तरी सगळ्यांची भेट झाली. मग ठरवलं आता दरवर्षी भेटायचं म्हणून सगळ्यांनी बर बर चांगली गोष्ट आहे न राव इतक्या बावीस वर्ष्यानंतरतुम्ही सगळे भेटतायेत म्हणल्यावर काय सगळे आता प्रपंचाला लागले असतील नाही का मुलं वगैरे झाली असतील. सगळ्यांना मुलं झालेत, काहींच्या मुलींचे लग्न झालेलं आहेत, आजी झालीत काही.

हा, मग कस वाटलं होत मग पहिल्या get together च्या वेळेस कस वाटल तुम्ही एवढ्या वर्ष्यानंतर सगळ्यांना पाहताय Teachers ना तुमच्या Classmate ला. मुलींमध्ये एवढा जास्त काय जास्त बदल झाला नव्हता बर का पण मुल अजिबात ओळखूच येत नव्हते. कारण एवढ्या बावीस वर्ष्यानंतर मुलांना बघतोय म्हणजे बावीस वर्ष्यापुर्वी त्यांना दाढी पण नव्हती मिश्या पण नव्हती. ते एवढे विचित्र दिसतेत आता सध्या आणि जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या. म्हणजे कस झाल अह शाळेत असताना दहावीला तिथ अह बसण्यावरून, bench वरूथ, पहिल्या number ला second कोण बसणार त्यावेळेस जशी भांडण चालू असायची तर get together च्या पहिल्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी same आम्ही bench वरून सुद्धा भांडण केली.

आणि आता मुलांमध्ये म्हणा, मुलींमध्ये म्हणा, अधिकारी झालेत, मोठमोठ्या post ला आहेत, professor आहेत, engineer आहेत, doctor आहेत म्हणजे एवढ्या चांगल्या चांगल्या post ला सगळेजण

म्हणजे म्हणतात ना ते जमिनीवरच सगळे होते, हवेत कोणीच नव्हतं त्यादिवशी. अच्छा, म्हणजे शेवटी शाळेतलं ते काय म्हनतेत ऋणानुबंध असतेत एकमेकांच connection कोणी श्रीमंत आहे, मोठा आहे, कुठल्या post ला आहे काय घेण देण नाही. नाही काय

मध्यल्या काळामध्ये जे काय झाल असेल प्रत्येकाबरोबर बावीस वर्षे म्हणजे Not a Joke बावीस वर्ष्यामध्ये काय झाल असेल न कोणीच कोणाच काहीच पुढे कोणी आणला नाही जो तो फक्त आणि फक्त एकोणीशे नव्व्याणव ते दोन हजार त्याच काळात होता. क्या बात है म्हणजे मध्यंतरीकोणाचए तरी clash झाले असतील काय झाल असेल भांडण बिन सगळ सोडून परत एकत्र आले. हो, नव्याने सगळीजण भेटलो एवढ छान वाटल म्हणजे भारी वाटलं कि हा बाबा आपले लहानपणीचे मित्रमैत्रिणी भेटले जुन्या आठवणी ताज्या झाल्या. okay आणि म्हणजे तुमच्या मैत्रिणी येत असताना त्यांची family आलेली का कि तुमच्या मैत्रिणीच होत्या अं get together ला फक्त मुल आणि फक्त मुल. मुलांनी त्याच्या बायकांना आणल नाही, मुलीनी त्यांच्या नवर्याला आणलं नाही. अच्छा मग हे तर भारी गोष्ट झाली त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन जवळ येता आल हो जर आमची family मुलांची किंवा मुलींची तर अह ते जे आम्ही मोकळे मानने एकमेकांबरोबर बोललो, अं game खेळलो. तर ते कोठेतरी त्रास वाटलं असत कि हा ते ह्याला आवडेल कि नाही त्याला आवडेल कि नाही

क्या बात है आणि काय काय game च नाव घेतल आता काय काय game खेळला. आम्ही अह फुगे फुग्यांची game खेळलो. मुलांकडे शंभर फुगे दिल, मुलींकडे शंभर फुगे दिले. team मध्ये प्रत्येकाने बारा मुल होते आणि मुली अकरा होत्या तर मुलांना शंभर दिले इकडे मुलींना शंभर दिले एक stopwatch लावलेल एका minute मध्ये कोणाचे किती फुगे फुगवून होतेत. तर मुल जिंकली हा आणि नंतर ते जी फुगे फुगवलेले होत पाच पाच फुग्यांचा bunch केला आणि तो पायांमध्ये बांधायचा आह

तो WINNER अच्छा okay मग तुमच्यात कोण झाला winner

हो हो एकदम छान छान आता या वेळेसच पण नियोजन तसाच भारी केलेलं आहे एकदम मस्त games पण नवीन आहेत repeat काहीच करणार नाही गेल्यावर्षी जे केल ते. okay मग जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली का तुम्ही त्यावेळेस? अह जेवणाची व्यवस्था आमची बाहेर hotel मध्ये केलेली होती. शाळेपासून जवळच hotel आहे अन्नपूर्णा तिथं जेवणाची व्यवस्था झालेली होती आमची. अच्छा म्हणजे ज्याच असेल veg कोण Nonveg ते नाही सगळ्यांनी veg च खाल्ल Nonveg अह veg वाल्यांना problem येऊ नको बाबा कस वाटलं हे Nonveg खातेत आपल्याबरोबर म्हणजे veg वाल्यांचा विचार करून सगळ्यांनी veg च खाल्ल. हा विचार भारी होता म्हणजे problem एका table ला सांगडे बसणार तुमि लोकहम्म

मग ते बनवण्यासाठी तुम्ही सगळे मिळून बनवणार आहेत कि cook वगैरे ठेवणार आहे बनवायला स्वयंपाक वागिरे बनवायला? आम्ही नाही बनवणार. आता मुल बर्या असाल नियोजन बघतेत मग मुलांना सांगितलेलं आहे. मग मुलांना फक्त संख्या सांगायची बाबा कि कि मुली किती येतील मुल किती येतील समजा चाळीस जण येणार असतील तर चाळीस जनाच काय असेल ते लागल तेवढ ते आणून बनवून घेणार आहेत तिथं शाळेमध्येचआणि तिथेच table खुर्च्या आणून तिथेच जेवण करायचं कस होत hotel मध्ये जरी गेल तेवढा जास्त वेळ अह order येण्यामध्ये बर group separate separate होतो जो तो प्रत्येक table वर बसतो मग इथे कस होणार शाळेमध्येच केल तर एकाच ठिकाणी सगळेजण असणार आहेत हा म्हणजे तो पण आनंद घेता येईल तुम्हाला सोबत जेवणाचा म्हणून म्हणजे दोन तास hotel असे घालवण्यापेक्षा वेगळे वेगळे एकत्र म्हणल शाळेत च जेवणाची सोय करायची म्हणजे तिथं एकत्र सगळ्यांना ते दोन तास पन नको वेगळ होयला. OKAY भारीय ना. तुमच्या शाळेच नाव काय होत रयत शिक्षण संस्था, राशीन

हम्म बर बर कस वाटतय मग या वेळेस get together साठी कस feel गेल्यावर्षीची आठवण काढून परत या वेडेस कधी भेटेल अस झालय सगळ्यांनाआणि त्याव्लेस जे games वगैरे खेळलेलो होतो, videos आम्ही काढलेले ते सगळे group ला टाकले होते. group मधे total एकशे सहा जण आहेत आमच्या

हा हो पण पहिल्यावेळेस कस झाल कोणाला काय वाटलं कि बाबा एवढ्या वर्ष्यानंतर काय get together होणार आहे एवढ की खास होणार नाही. जाव किंवा नाही जाव किंवा थोडेसे वाद झाले काही मुलांचे आणि ज्या वेळेस आम्ही photo video group आमच्या upload केले पाठवले सगळ्तयांनी बघितले तर एवढे मुले म्हणले कि पुढच्यावेळेस get together कधी ठेवायच हे आम्हाला आधी सांगा या वेळेस आम्ही नक्की येणार आहे. अच्छा मग आता किती दिवस झाले तुमच get together होऊन एक जानेवारी दोन हजार बावीस मध्ये पहिल get together झाल होत आमचं अरे वा म्हणजे नवीन सालाला च ठेवलं होत okay म्हणजे बारा तेरा महिने होतील तुमचं get together ला तुमच्या म्हणचे हो हो आता एकोणतीस जानेवरी ला okay मग आता किती जण exit आहेत बर या वेळेस येयला, एकशे सहा मधले. आता ह्या वेळेस आहेत चाळीस ते पंचेचाळीस जनांची list झालेली आहे

हो भरपूर वेळ कमी पडेल अस होणारआहे कारण कस सगळ्यांचा येण्याचा timing एक नसणार आहे कोण लवकर येणार कोण नंतर येणार. आणि सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही नियोजन केलेलं आहे. time fix करू शकता ना कि बाबा सकाळी दहा वाजता सांगा मी इथेच आहे म्हणजे आपल्यला planning करता येईल किती वाजता निघायचं आहे, किती वाजता पोहचायचं आहेआपण कस म्हणजे काही म्म्हात्वाच काम असाल कि कस पोहचतो timing तास करायचं. थोड सांगायचं एक दिवस adjust करा. अस पण करू शकता तुम्ही सगळे.

अच्छा meeting वगैरे घेत असाल तुम्ही असे नाही सगळ्यांना एकत्र घेऊन discuss करता असला कस करायचं,

हो प्रत्येकच मत विचारलं जात म्हणजे जे काही नियोजन केली त्यात काही changes करायचेत का ते पण आम्ही विचारतो. मग कोण करतय हे नियोजन वगैरे lead कोण करतय get together च्या कार्यक्रमात मुलींकडून मी करते माझ्याबरोबर माझी मैत्रीण आहे दुसरी एक game च तिच्याकडे असत ती game सांगते आणि आम्ही मग नियोजन करतो त्याला की लागणार material वगैरेअसेल ते फक्त मुलांना सांगायचा

okay आणि मुलांमधून कोण आहे? राशींचेच आहेत का? हा राशिंचेच मुल आहेत त्याच्यामध्ये नयन आहे युवराजआप्पा, प्रवीण शहाणे असे तिघजण आहेत कि ते सगळ नियोजन करतेत.